हात दुखवायच्या ऐवजी मला तिथे जण परवडत AC वगैरे सगळं असत. आणि त्याच rate मध्ये राजवाड्यावर काय स्वस्त नाहीये कारण अह जी जितकी दुकान होती ना road side ती तर सगळी निकम नि हटवून दिलेय. हा तू तर सगळं आठवण दिली मी तर काय माझी shop जी आहे ना ती fix करून ठेवलेय मिनी लेकऱ्यांच्या कपड्यांची माझ्या साड्यांची नव्या सुटची माझ्या नवर्याच्या कपड्याची सगळी fix fix shop करून ठेवलेय ना मी मिनी काय tension राहत नाही आणि काय problem be होत नाही मला बस गेलं कि मनपसंत कपडे मनपसंत चे बघायचेत payment करायचा आणि कपडे घेऊन यायचे पसंतीचे पसंतीचे भेटून बी जातात काय tension पण राहत नाही आपल्याला कि मग काय size वगैरे हा size वगैरा काय कमी जास्त झाला तिथे तर काय लोक change भी करून घेतात

काय quality आणि काय थोडासा ह्यांच्यामध्ये फरक पडतो ना चांगले असो किंवा महागातले तर मग मॉल म्हणा यामध्ये brands आवडतात हा लग्न लग्नाच्या साड्या घ्या तुम्ही साखरपुड्याच्या घ्या कस भी घ्या ना ते काय ना offline च चांगलं भेटत आपल्याला

मला तर हाय ना विंडो shopping करायला पण खूप आवडत नुसतं फिरायला जा आणि timepass size बघा हे करा कधी घेतलं तर घेतलं नाहीतर नाही हा फिरून घेऊन केलं online shopping च कस असत एकदा आपण हे मागितलं तर ते आपल्या आपल्याच होऊन जात तर ते कधी return करायचं कधी नाय भी झालं तर मग काय करावं त्याला offline कस असत.

पण काय असते ना पण एखाद्या shop वरण घेते मग तिथे काही choice नसत जो तो दाखवून देईल त्यांच्यातन जेवढं पसंत आलं तेवढं घ्यायचं आणि येऊन घेऊन जायचं माझं असं नाहि मी दहा दुकान फिरते मॉलमध्ये पण दहा जागी फिरते. तिथे shopping बिबा मध्ये पण जाईन आणखीन पंतालोज मध्ये पण जाईन चार जागी बघीन आणि मग मी घेऊन येईन हा मग घ्यायचं हा ते भी ते भी चांगलं आहे पण माझ्या नवऱ्याला काय जास्त हा माझ्या नवऱ्याला काय जास्त फिरायचं पसंत नाही. अरे घेऊनच नाय जायचं आपण आपले मुलं बस त्यांना म्हणायचं मी shopping ला जाते तुम्ही घरी बसा. तुम्ही घरच काम बघा. मी जाऊन येते. मी shopping करून येते पैसे घ्यायचे ATM card घ्यायचं आणि फिरून यायचं आपलं चांगलं हा ते तर आहेच ना आता माझे इथं काय हेल संग जाते माझे संग जाते अन स्वतःच्या पसंतीचे कपडे मला घालायचेत मतलब घालायचाच घालायला सांगते. हेच पसंत आहे मतलब हेच घालायचं तर मग मला पण वाटते चांगलं कि हा त्यांची पसंतच घालून घेऊ काय आपली पसंत काय घालायची दिवसभर कि मला ते चांगलं वाटत कि नाहीये कोणीपण पसंत करा. दोघांमधन. मी माझ्या मुलीला कारण ती माझ्या पसंतीचे कपडे घालत नाहीये. तिला जे पसंत येत नाही लहानपणापासूनच त्यांचं असं आहे. ती म्हणजे कितीपण महागातलं आणा जर तिला आवडलय आपल्याला आवडलय आम्हाला दोघांना आवडलय आणि मी कधी घेतलं. हा माझी भी मुलीच असच हाय हम्म लेकरं काय मोठं होऊन जातेत ना लेकरं काय मोठं होऊन जातेत तर काय ऐकत नाहीत कि मम्मी हे नाही घालायचय ते नाही घालायचय. लहान लाहान लेकरं असले का काय भी घालत्यात त्यांना कस भी कपडे घाला कस भी ठेवा राहत्यात ते लेकरं आता माझी मुलगी मोठी झाली कि ते काय ऐकत नाय मम्मी हे नाय घालायचय मम्मी लेहंगा नाही घालायचं फक्त lowert shirt घालायचंय lowert shirt ची shopping करायची आणि दिवसभर मी तेच घालून मिरायचंय कधी market चालायचं म्हंटल आशू market चालायचंय shopping करायला तर म्हणती मम्मी lowert shirt वरच चलू का? अशी म्हणते मला तर

हा आता आपलं भी तसच झालय पहले लोक पहले बायका साडी घालत होते पण आता काय सुटची shopping करायची सूट सूट घातला कि झालं काम कुठं भी चाललं सूट घातला कि झालं काम color आपण विकत घेतला आहे shopping मध्ये पण pink च घ्यायला जातो आपण decide करतो कि कोणत्या वेळेस काय घ्यालायचं मध्ये तर comfortable असत ना साडीमध्ये कस पोट दिसत म्हणजे कस पाठ दिसते थोडीशी हे ना सूट मध्ये कस झाकलेलं असत सगळं बाकी लग्न कार्यात मध्ये गेलं कि हा लग्न कार्यात मध्ये गेलं मग साडीच घाला घालावी लागते ना.

हा हा ते तर आहेच ना तुम्ही इकडे म्हणाल तुम्ही गोंगाट देतो आणि बाकी बाहेरच ना एकट्यानं फिरताना बघा घराच्या बाहेर त्यांचे फोटो न comfortable हो काही असं हे नाहीये कि कोणाच्या पसंतीची shopping करा पण तिकडे हा हा पण online shopping मला थोडी कमीच आवडते. हा मला पण कमीच आवडते काय चांगला कापड भी भेटत नाही आणि काय वस्तू पसंतीची भेटत नाही हो काय मागितलं तर काय पाठवून देतात ते लोक आणि म्हणत्यात आता हेच घ्यावा आणि तेच घ्यावा आणि return करून घ्या. कुठून return कारणार आता time जर नसला आपल्या जवळ हा कधी आपण नि urgently मागितलं return होत नाही मी तर एकदा हो मी पण एकदाच केली होती तेव्हापासून तर offline च करते बस आता काय फिरायला जायचं मस्त आता काय sale पण लागेल ना तर change होतो ना तो sale लागेल हा sale मध्ये बघा चांगले कपडे भेटतात हा चांगले कपडे भेटतात ते काय अगं चल ग मला ना दुसरं कोणी आवाज देतय मी तुला नंतर call करते. okay okay हा मग नंतर नंतर करू bye Hello कुणाल.

सुट्ट्या भी मस्त दिवसभर. मग काय तर काहीच tension नाई full enjoy. कधी बी ऊठा कधीही झोपा, दिवसभर mobile पहा, time pass करा, TV पहा. हम्म बारा वाजता ऊठा.

घरचे पण काही बोलत नव्हते.

काहीच नई ना आता सगळं आयशी होऊन गेलतो आपण त्या time मध्ये समदं सगळ्यात जास्त.

सकाळी एकदम उशीरा ऊठायचं नंतर ते झाल्यानंतर अं दहा अकरा वाजता ऊठले,

की office मध्ये mobile घेऊन बसत जा.

मंग जेवण करायचं दुपारचं. नंतर दुपारचं जेवण झालं की office मग रामायण, महाभारत मी mobile वर पाहायचो रात्री बी पाहायचो. हो म्हणजे रामायण आणि महाभारत अशी गोष्ट आहे समजा जिथे lockdown मध्येच पाहिली नाही तर पाहिलीच नसती.

नाई पहिली होती. मागचे episode पाहत जावा. समोरचे पाहत जावा. नंतर काही दिवसांनी office repeat बी पाहणं सुरू केलंतं पण ती यानं काय केलंतं रामायण नुसत आपल्याला दाखवलंत, रामाच्या ह्याच्यानंतर त्याच्यानंतर लव कुश चे जे अध्याय होता की नाही, तो TV वर दाखवला नव्हता. लव कुशचं काय होतं? नाही काय? रामायण पाहतो गड्या. समजा lockdown मधी भी TV वर लागल होता, तेंव्हा आमच्या इथे सगळ्यांत जास्त broadcast TV वर सगळ्यात जास्त म्हणजे दूरदर्शनची website crash केली होती. एवढा public आला होता तिथं.

हा तेंव्हा पासून अजून एक advantage असा झाला lockdown चा. अजून ते आहे ना mobile वर?

हम्म अन रामायण तर बरंच आहे मोठ्या channel वर फक्त रामायण टाकून दिल होत रामानंद सागर जी. त भेटूनच जातील. हम्म online classes असतात. म्हणजे lockdown चा सगळ्यात मोठा benefit असा झाला कि सगळं जे online होऊन गेलं. जगाले भारतामध्ये जास्तय हा online payment वाढलं तेंव्हापासूनच. online Online learning बी बराबर हाये. तेंव्हापासून share market चं classes बिसेस लावत होते मित्र तेंव्हापासून हम्म बी, त्यांच्यावर lockdown चा दुष्परिणाम होता. पूर crash झालं होत market सर्व बंद.

आपण करायला पाहिजे होती त्या time ला investment पण आपल्याकडे होत काई तस.

अन तेव्हा समजा share market ले पण तेव्हापासून भेटला,

हे फक्त कशाच्या ते lockdown च्या नंतरला समजा.

कारण कि त्याच्यात पण म्हणजे असं वाटत जाये ना सगळं कि नाई बाप पहिले जे होत बॉम्बे stock exchange मधी जाऊनचं आपल्याले share घ्यावे लागतील. तेंव्हापासून apps नव्हते. मंग आता हे app बी वाढले तेव्हापासुन. Upstock झालं. Agents होते agents च काम बंद झालं. हम्म agent च. ते बरं commission कटून गेल ना. आपण आता direct येऊ शकतो. बरोबर. आणि ते apps वर आहे ते काहून परवडते कारण कि आता users पण वाढले ना त्यांचे मग,

जो नाई तो असा आता trading च app असतेच प्रत्येकाकडे आता जवळपास जरी trading करत नसला. हम्म हे सगळं lockdown च्या न च झाला समजा.

Lockdown मधी लय लोक मेले बी. disadvantage Disadvantage असे झाले की बा किती लोकं मेले समजा आपली GDP भारताची घसरून गेली, किती मोठ्या देशाची घसरून गेली. अजून एक advantage असा झाला कि pharmaceutical sector सुरु होऊन गेलं. हम्म नाई किती लोकांचे व्यवसाय बी बंद झाले. काय काय हा लय लोकं बेरोजगार घेऊन गेले समजा. त्याचे खाय-प्यायचे वांधे झालते त्या time मंदि.

काई दिवसापासून लोकाईले किती मोठं travel करून याल लागलं. त्या time मधी सोनू सूद न help केली समजा. आपल्या bollywood च जो काई आये. लोकाईले घरी पोचिवायसाठी. आणखी लोकांजवळ घरी जाण्यासाठी transport साठी कांही vehicle चं नव्हतं.

हो अजून पण cases वाढतचं आहेत. असं वाटते परत नाई येऊन जावो. अजून नवीन आला न तो कोणता strain आला वाटते. काय नाव आहे त्याच काय माहिती? तो बी आला होता. किती cases झालेत त्याचे तेहेतीस हजार कांहीतरी cases झाल्या त्याचे. हम्म खूप जणांना त वाटते कि म्हणजे जवळपास जे exam वाले त्यांना त वाटते कि फक्त paper निघून जातील. Online वाले lockdown वाले कोणाचो इच्छा नाई lockdown लागायची.

कारण कि सर्व ठप्प होऊन जाते. काई च नाई ना खूप लोकांचे किती हाल होता. Lockdown मुळे सर्वांचे tension वाढते. Health sector हे होते.

सगळेजण म्हणजे overall नुकसानच हाये समजा त्याच. नुकसानच ए. काई students ले असं वाटत कि paper clear होता. Student चं त नुकसानच हाये न रे बाबा यात. Actual मध्ये नुकसान नाही पण म्हणजे long time नुकसान आहे पण, paper लिहून त्याच काई फायदा वाटते का हा तेपण ते overall पाहिजे ना knowledge एकदम zero राहीन.

असंय ते त्यानंतर pharma industry. हा जे काई असंन pharma म्हणजे लय मोठे होऊन गेले जुने. हम्म pharma medical profession हे ते एवढं rating होत. इंडिया मध्ये म्हण बाकीचे पण. आता त्याकड पण लक्ष द्या कि आपली discipline सर्वात आधी त्याच्यावर focus केलं पाहिजे आपलं झालं ना तरी सगळ्यात जास्त म्हणजे पहिली vaccine जी तयार झाली, ती भारतात तयार झाली.

हम्म फायजर फायजर मधली एक अन दुसरी कोणती होती ते भारत बायोटेक.

COVISHIELD shield आणि COVACCINE आपण दुसऱ्या देशाला देलं बी, स्वतःच्या देशात बी लावून टाकलं. विकल्या असो किती देशाले free मध्ये वाटल्या.

भारत म्हणतं ना वसुधेव कुटुंबकम. हा वसुधेव कुटुंबकम.

हो. बाकीचे देशाला पुरे ते mask वाटले. किती पैसे देले. स्वतः हालत खराब असताना पण. तेच त हाये. नाई त हे चायना च्या न त सगळे सगळे देश त बरं गेलतेच समजा.

त्याच्या पासून झाली ना सुरुवात वुहान.

Bat मधून spread झालता तो. Dominating असल्यामुळे त्याल काई कोणी जास्त बोलू पण नाई शकत. हो नाई कोणी काई त्याच्यावर म्हटलंचं नाही ना.

Lockdown त्यांनी start केला आणि त्यांनीच वाढलं. वाटलं नव्हतं कोणालाही पण आधी इतके दिवस लागून होईल ते. एकवीस दिवसाचं. तुमच्या इकडे झालता का कोणाले कोरोना? तुल झालता का? नाही आमच्याकडे कोणालाही नाही झाला, आमच्याकडे colony मध्ये पण कोणालाही नाही झाला. नाई आमच्या इकडे झाला होता बा. मल बी झाला अशीन त काय माहित.

पण आमच्या rent मध्ये जे राहता म्हणजे भाड्याने देतो आम्ही समजा तर त म त्याहीले बी झालता. त्याच्याने आमचं घर बी त्यांहीं seal केलं होत. म्हणजे फक्त board लावला होता समजा त्या time मधी seal चा प्रकार नव्हता.

Area seal करत होते घर seal करत होते. जास्त spread नाही व्हायला पाहिजे म्हणून. लोकाले माहित नव्हतं असं काई. पण भारतात तो लगट झाला तो लै मोठा. लगेच spread होऊन गेला त्याचा. हम्म immunity पण strong होती. काई काई म्हणून पण वाचले. Immunity हा भारतावाल्याची immunity पहिलीपासून strong च हाये ना. आपुन resist करतो त्याहीले. हो. पण काई काई तब्येती नसेल. अन लवकर vaccine ची development जी झाली. त्याच्यान हम्म लवकर तरी उशीर झाला म्हणा तसा पण लवकरच झालं ते. कोणाला तस वाटलं त नसेल दुसरा dose येईपर्यंत अजून दुसरा strain येऊन जाईन त्याचा. म वापीस lockdown लागीन. वापीस वाढेल. पण तसंच कांही झालं नाही, अजून एक booster dose बी आला. दोन्ही पण घेतले. कोणती COVACCINE vaccine का COVISHIELD shiled?

COVACCINE vaccine घेतलीय? हा मी बी COVACCINE च घेतलीया. मी बाहेर गावी गेलो तेंव्हा ते चालू होतं ना मध्ये दोन्हीं पण dose घेतलेले compulsory पाहिजे. test केलेली पाहिजे. हे ते सर्व दाखवावं लागत ना. तर तिथं दाखवण्यासाठी म्हणून तेंव्हा घेतल्या होत्या vaccine. ते certificate आपल्या जवळ ठेवणं गरजेचं होतं.

हा doctor जे समजा healthcare sector जेवढा बी होता, Healthcare sector आणि पोलीस समजा.

यायचे त होतच ए. हम्म healthcare sector मध्ये development पण scope पण वाढला आता त्याच्यामुळे. लै लोक मेले रे पण. death rate एवढा मोठा. महामारी त्याच्यानंतर एकोणिशे नव्वद कधी आलती रे मागच्या वेळेस ते? कशाची होती ते? बरोबर एक शंभर वर्षा आधी.

कांही तरी एकोणिशे बावीस तेवीस मध्ये झालती वाटतं ती. अं एकोणविशे एकोणवीस मध्ये काही तरी असं आलेल.

कशाचे होते ते? हां

त्याच्याआधी कसच अं जेव्हा ते न्यूटन ले ते apple चा शोध gravity चा शोध लावलता ना. तेव्हा पण lockdown च तसेच एक महामारी आलेली होती.

तेव्हा शोधलं.